आताही घालतात मग जे आपले एकत्र राहायचे त्यामुळे सगळ्यांचा संवाद जास्त व्हायचा बोलन ते आता प्रत्येकाला special special mobile झालेत. प्रत्येक जण social media वर जास्त वेळ active राहिले आणि family ला कमी time द्यायलेय मी तर तेच notice केलय माहिते का अगं सुरुवातीच्या काळामध्ये लोक समोरून यायला लागले की राम राम घालायचे. आणि आता समोरून समोरून कोणी घरी येत असेल आणि त्याच्या मनात जर इच्छा नसल ना बोलायची directly खाली mobile मध्ये बघते त्याला लक्ष पण देत नाही ignore करतात आपणही पाहतो अगोदर school मध्ये college मध्ये सर्व मुली सोबत जायच्या सोबत बोलत जायच्या बोलते यायच्या. आताच्या मुली तर

loss हा छोट्याले मुलांचापण आणि मोठाल्याचं पण झालेला हाय तसेच छोटाल्याना कळत नाही आणि मोठाल्याना काळात छोटाली मुलं game अह videocartoon या या गोष्टीमध्ये जास्त अडकत चाललेत आणि मोठाले पण social media वरती जसं InstagramTwitter अशा गोष्टींमध्ये जास्त अडकत चालले आहेत. हो बरोबर आहे तसं. सव्वीस जानेवारी हा दिवस आपण संपूर्ण भारतभर दरवर्षी मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने साजरा करतो कारण या दिवशी भारतही राज्यघटना अस्तित्वात आली. सव्वीस जानेवारी एकोणीशे पन्नासच्या या खास दिवशी भारतीय राज्यघटनेने एकोणीशे पस्तीसच्या भारत सरकार अधिनियमाची अधिकृत कागदपत्रे म्हणून बदल केली. हा दिवस भारत सरकारने राष्ट्रीय सुट्टी म्हणून घोषित केला आहे. भारतीय लोग हा महान दिवस त्यांच्या पद्धतीने साजरा करताता. या दिवशी नवी दिल्लीतील राजपथ, इंडिया गेट इथे राष्ट्रपतीन समोर PARADE आयेजित केली जाते. सव्वीस जानेवारी एकोणीशे पन्नास रोजी आपल्या देशाला एक सार्वभौम, धर्मनिरपेक्ष, समाजवादी आणि लोकशाही प्रजासत्तात म्हणून घोषित कारणात आले म्हणजेच भारताचे स्वतःचे राज्य आहे आणि कोणतीही बाह्य सत्ता यावर राज्य करणार नाही. या घोषणेसह राष्ट्रपतिनि दिल्लीच्या राजपथ वर ध्वजारोहण केले. प्रजासत्ताक दिना ला

भारत एक प्रजासत्ताक देश म्हणून घोषित करण्यात आला होता. त्याचप्रमाणे स्वतंत्त्र्याच्या लढाई नंतर भारतीयांनी त्यांचा संविधान हा कायदा लागू झाला.

अठ्ठावीस ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस रोजी झालेल्या बैठकीत मसुदा समितीला भारतीय स्थाहिक घटनेचा मसुदा तयार करण्यास सांगण्यात आले. चार नोव्हेंबर एकोणीशे सत्तेचाळीस रोजी DOCTOR बी आर आंबेडकर यांचा अध्यक्षतेखाली भारतीय राज्यघटनेचा मसुदा सभागृत ठेवण्यात आला. भारतीय राज्यघटना पूर्णपणे तयार कारन्यासाठी जवळ जवळ तीन वर्ष लागली आणि शेवटी सव्वीस जानेवारी एकोणीशे पन्नास रोजी ही अमल बजावणी झाली प्रजासत्ताक दिन हा राष्ट्रीय सुटीचा दिवस म्हणून ओडखला जातो. जेव्हा लोक हा माहान दिवस त्यांचा स्वतःच्या मार्गाने साजरा करतात. जसे की बातम्या पाहण्यानद्वारे, शाळेत भाषण देऊन, किंवा भारताच्या स्वातंत्र्याशी संबंधित एखाद्या स्पर्धेत भाग घेऊन सुद्धा साजरा करतात. या दिवशी भारत सरकार तर्फे नवी दिल्लीच्या राजपथवर एक विशाल कार्यक्रम आयोजित कारणात येतो. भारतात दर वर्षी सव्वीस JANUARY हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून ओळखला जोता. जो भारतीय लोक मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने साजरा करतात. भारतीय संविधानची अंमल बजावणी झाल्यानंतर सव्वीस जानेवारी एकोणीशे पन्नास रोजी घोषित करणात आलेली सार्वभौम लोकशाही प्रजासत्तात होण्याच्या महत्वाचे सन्मान करण्यासाठी हा उत्सव साजरा केला जातो. ब्रिटीश्यांच्या राजवाटी पासुन भारतचा ऐतिहासिक स्वातंत्र्यचा स्मरणार्थ हे साजरे केले जाते. आदी व भारत सरकारतर्फे देशभरात राजपत्रितस सुट्टी म्हणून घोषित कारन्यात आलेला आहे. हा दिवस संपूर्ण भारत भरातील विद्यार्थी, शाळा, महाविद्यालय आणि शैक्षणिक संस्थांमध्ये साजरा करतात. भारत सरकार दरवर्षी राष्ट्रीय राजधानी दिल्ली इथे एक कार्यक्रम अहोजीत कर तात इंडिया गेट वर एक खास PARADE आयोजित केली जाते. सकाळी हा कार्यक्रम पाण्यासाठी लोक राजपथवर जमण्यास सुरुवात करतात. यामध्ये तिन्ही सैन्यानद्वारे विजयी चौक येथून parade सुरु केली जाते. त्यात शस्त्रे व क्षेपणास्त्रे सुद्धा दाखवली जाते. लष्कर बँड NCC Cadet आणि Police दल सुद्धा विविध कला माध्यमांतून आपली कला सादर करतात. विविध राज्यांमध्ये हि हा उत्सव मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित अतिशय नेत्र दीपक पद्धतीने साजरा केला जातो. स्वातंत्र्यानंतर विविधतेत एकता असलेले

नृत्य करतात त्यांच्या त्यांच्या बाजूने सादर करतात. तसेच गायन, नृत्य आणि वादये वाजवले जाते याच्यामध्ये शेवटी हवायी दलाद्वारे तिन रंगाच्या केशर, पांढरा आणि हिरवा फुलांना वर्षाव करण्यात येतो. जो आकाशातील राष्ट्रध्वज चिन्ह दर्शवितो. शांतता दर्शिविण्यासाठी काही रंगीबिरंगी फुगे आकाशात सोडण्यात येतात. आपली मातृभाषा भारत देश बऱ्याच काळासाठी ब्रिटीश राजवाटीचा गुलाम होता. त्याकाळात भारतीयांना ब्रिटीश राजवटीने बनविलेले कायदे पडले जायचे. अखेर भारतीय स्वतंत्र सैनिकांनी दीर्घ संघर्षानंतर पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस रोजी भारताला स्वतंत्र्य मिळऊन दिले. जवळपास अडीच वर्षानंतर भारताने आपली राज्यघटना लागू केली. आणि स्वतःला लोकशाही प्रजासत्ताक म्हणून घोषित केले. सव्वीस जानेवारी एकोणीशे पन्नास रोजी सुमारे दोन वर्षे अकरा महिने आणि अठरा दिवसांनी आपल्या संसदेद्वारे भारतीय संविधान संमत करण्यात आली. स्वतःला सार्वभौम लोकशाही प्रजसत्ताक म्हणून घोषीत केल्यावर भारतीय लोकांनी सव्वीस जानेवारीला

विषेश महत्व आहे आणि हे लोक मोठ्या उत्साहाने आणि आनंदात साजरा करतात आणि बऱ्याच उपक्रमामध्ये सहभागी होतात आणि ते आयोजित करतात. प्रजासत्ताक दिनाची उत्सवाची तयारी महिन्याभरापूर्वी सुरु होते आणि याकाळात सुरक्षेच्या कारणास्तव India gate वर लोकांच्या High value वर बंदी घालण्यात आली आहे. जेणेकरून कोणतीही गुन्हेगारी घटना घडण्यापूर्वी रोकता येईल ते त्यादिवशी तेथे उपस्थित असणाऱ्या लोकांची सुरक्षतेची देखील खात्री देते. त्या दिवशी भारताच्या सर्व राज्यात आणि राष्ट्रीय राजधानी दिल्लीतही विषेश व्यवस्था केली जाते. राष्ट्रपतींचा ध्वजारोपण व राष्ट्रगीताने कार्यक्रमाचे सुरवात होते. यानंतर

या राष्ट्रगीताने गुंजते. हा उत्सव साजरा करण्यासाठी शाळा आणि महाविद्यालयीन विद्यार्थी खूप उत्साही असतात. आणि त्यासाठी महिनाभारापूर्वी तयारी सुरु करतात. त्या दिवशी विद्यार्थांना शैक्षनिक क्षेत्रात, क्रीडा क्षेत्रात इतर कामगिरी बदल बक्षिसे व प्रमाणपत्रे देऊन सम्मानित केल जाते. कौटुबिक लोक हा दिवस सामाजिक ठिकाणी आयोजित कार्यक्रमांमध्ये आपल्या मित्रांसह कुटुबीयासह आणि मुलांसह साजरा करतात. प्रत्येकजण tv वर सकाळी आठच्या आधी राजपतवर कार्यक्रम पाहण्यास तयार होतो. या दिवशी प्रत्यकाने एक वचन दिले पाहिजे कि ते आपल्या देशाच्या घटनेचे रक्षण करतील. देशाची सुसंवाद आणि शांतता राखतील. तसेच देशाच्या विकासात सहकार्य करतील. प्रजास्ताक दिनी parade हे जगाला भारताची सरासर क्षमता दर्शिविण्याचे मध्यम आहे. प्रजास्ताक दिन हा भारतातील एक महत्वाचा राष्टीय सण आहे.

प्रजास्ताक दिन कार्यक्रम दरवर्षी सव्वीस जानेवारी साजरा केला जातो. आपल्या देशाच्या राज्यघटनेचा व प्रजासत्ताकाचा सम्मान केला पाहिजे. तथापि या दिवसाची

माझे नाव काजल राहणार नागपूर आज मी तुम्हाला महिला समक्षमीकरण वर सांगणार आहे यांचा बद्दल जाणून घेणार पूर्वी समक्षमीकरण म्णजे क्या ते समजून घेतले पाहिजे सशक्तिकरण म्णजे एखादा व्यक्तीची ती क्षमता त्याच्यामध्ये ही क्षमता येते ज्यामध्ये तो. आयुष्या संबंधित सर्व निर्णय स्वतः घेऊ शकते. महिला सक्षमीकरणात ही आपण त्यांच्या क्षमतेबद्दल बोलत आहोत. जिथे महिला कुटुंब आणि समाजाचे सर्व बंधनातून. मुक्त होऊन जाते पंडित जवाहरलाल नेहरू यांचे प्रसिद्ध वाक्य जनतेला जागृत करण्यासाठी महिलांनी जागरूक होणे गरजेचे आहे तिने एकदा पाऊल टाकले की कुटुंब पुढे सकते गाव पुढे सरकते आणि आणि देश विकास कडे जातो भारतात महिलांचा सक्षमीकरणासाठी सर्वप्रथम समाजातील हुंडा प्रथा निरक्षरता लिंगलेकी हिंसा असमानता भ्रूण भ्रूण हत्या महिलावरील घरगुती हिंसाचार बलात्कार यासारख्या समाजातील त्यांचा हक्क. हक्क आणि मुलांचा घात करणारा सर्व राक्षसी विचारण्याच्या नाश करणे आवश्यक आहे वेश्या वाक्यात मानवी तस्करी आणि इतर असले विषय. लिंगभेदमुळे राष्ट्रांमध्ये सांस्कृतिक सामाजिक आर्थिक आणि शैक्षणिक फरक निर्माण होतं ते देशाला माग ढकलतात भारतीय राज्यघटनेत. अंतर्भूत समानतेच्या अधिकार सुनिश्चित करण्यासाठी अशा वाईट गोष्टींची उचाकट करण्यासाठी महिलांचे सक्षमीकरण हा सर्वात प्रभावी मार्ग आहे. लहानपणापासूनच घरातून उत्तम शिक्षण सुरू होत होऊ शकत असल्याचे महिलांच्या उधनासाठी निरोगं कुटुंबाची गरज आहे जे देशाच्या सर्वांगीण विकासासाठी. आवश्यक आहे आजही अनेक मागास भागात निरक्षरता असुरक्षितता आणि पालकांची दारिद्र्य यामुळे लवकर विवाह आणि मुलं जन्माला. घालण्याची प्रथा आहे महिलांना बळकट करण्यासाठी अत्याचार लैंगिक भेदभाव सामाजिक अलगाव आणि महिलांवरील हिंसाचार रोखण्यासाठी सरकार

करून घेण्यासाठी काही जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत महिलांच्या खऱ्याखुऱ्या विकासासाठी सरकारला मागास असलेले ग्रामीण भागाला जावे लागेल. आणि तिथल्या महिलांना सरकारकडून मिळणारा सुविधा आणि त्यांच्या हक्काची जाणीव करून घ्यावी लागेल जेणेकरून त्यांचे भविष्य चांगले होईल. महिला सक्षमीकरणने स्वप्न प्रक साकार करण्यासाठी मुलींच्या आणि त्यांच्या शिक्षणाची महत्व जागा सांगण्याची गरज आहे. लैंगिक असमानता ही भारतातील मुख्य सामाजिक समस्या आहे यामध्ये पुरुष प्रधान देशात महिला मागे पडत आहे. स्त्री-पुरुष समानतेवर आणण्यासाठी महिला सक्षमीकरणात गती देण्याचे गरज आहे सर्व क्षेत्रातील महिलांच्या उगमाला राष्ट्राचे प्रधान्य करिता समाविष्ट केले पाहिजे महिला आणि पुरुषांमधील असमानता हे समस्त जन्म देत ज्या राष्ट्राच्या विकासात मोठा अडथळा बनवू शकतात. समाजात त्यांना पुरुषांत इतके महत्व मिळाले पाहिजे त्या स्त्रियांच्या जन्मसिद्ध हक्क आहेत खऱ्या अर्थाने सक्षमीकरण घडवून आल्याने. असते तर महिलांनी त्यांच्या हक्कात बाबत का जागृत असले पाहिजे घरगुती आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या नवे तर महिलांना प्रत्येक क्षेत्रात सक्रिय आणि. सकारात्मक भूमिका बसवली पाहिजे त्यांनी त्यांच्या आजूबाजूला आणि देशात होणार घडामोडी जाणून घ्यावा महिला सक्षमीकरणयात ही शक्ती. आहे की त्या समाजात आणि देशात खूप बदल घडवून शकतात समाजातील कोणत्याही समस्येला स्त्री पुरुषापेक्षा चांगल्या पद्धतीने समोर जाऊ शकते. जास्त लोक संख्या मुळे देशाची आणि कुटुंबाचे होणारा नुकसान तिला त्यामुळे समजते उत्तम कुटुंब नियोजनामुळे तो देशाची आणि कुटुंबाचे आर्थिक स्थिती. सांभाळण्याच्या पूर्णपणे सक्षम आहे पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांच्या कुटुंबिक असो व सामाजिक हिंसाचार प्रभावीन्या चे हाताळण्याचे शक्य असतात. महिला सक्षमीकरणाची माध्यमातून स्त्री-पुरुष प्रभाव असलेल्या देशाच्या जास्ती स्त्री-पुरुष समान होती मजबूत अर्थव्यवस्था असले ता. देशाची जागाल घेणे शक्य आहे महिला सक्षमीकरणाच्या मदतीने कुटुंब बद्दल प्रत्येक सदस्याच्या विकास कार कष्ट न करता सहज करता येते. कुटुंबातील प्रत्येक गोष्टीसाठी एक स्त्री अत्यंत जबाबदार मानली जाते म्हणून ती सर्व मागणी आर्थिक किंवा परिवारीक संबंध बोलत लागण मोठा समस्येवर महिला सक्षमीकरण हा उत्तम उपाय आहे गेल्या काही वर्षात महिला सक्षमीकरणाचा लाभ आप आपल्याला मिळत आहे. तर त्यांचा आरोग्य शिक्षण नौकरी आणि कुटुंब देश आणि समाज प्रति जबाबदारी या विषयी आज अधिक जागृक असतात ती प्रत्येक क्षेत्रात ठळक पण भाग घेते आणि तिची आवड दाखवते. अखेर अनेक वर्षाच्या संघर्षणनंतर ज्यांना योग्य मार्गावर चालण्याचा हक्क मिळत आहेत. राष्ट्रीय लैंगिक भेदभाव सांस्कृतिक सामाजिक आर्थिक आणि शैक्षणिक फरक घेऊन येतो स्त्री-पुरुष समानतेल प्रधान्य. भारतातील महिला समक्षमीकरणाला प्रोत्साहन पाडले आहेत. काळ्या वर्र्तुळाकडे गेले तेव्हा मला भरून आले आम्ही आमच्या शेकडो रुग्णना नियमित व्यायाम करण्याचे सल्ले देतो परंतु त्या पैकी खूप थोडे जण व्यायामाची सवय जोपासू शकता आणि त्यांना व्यायाम म्हणजे खूप वेळ खाऊ खूप दमवणाराआणि खूपच परिश्रम असलेला प्रकार वाटो मला वाट अनेकांना त्यांची अराम दायक चौकट मोडण्याची भीती वाटत असते

त्यामुळे एकतर जुली चा गैरसमज होईल मला व्यायामासाठी वेळ कसा मिळेल doctor मला समजूनच घेत नाही असे तिला वाटे आणि त्याच वेळी तिच्या मनात अपराधी पानाची भावना निर्माण होईल दुसरी कडे जुली ने व्यायामाच्या सल्ल्या कडे आणखी एकदा दुर्लक्ष्य केल्याचे पाहून doctor वैतागे आणि इतर युवा doctor प्रमाणे त्यांचा दृष्टीकोन टीकात्मक बने हे वर्तुळ भेदण्यासाठी `

परिवर्तनाचा अर्थ हा सर्वसाधारणपने सर्जनशील प्रकियेतील निर्णायक टप्पा असा घेतला जात असला तरी business school मध्ये यश आणि बदलाशी निगडित परिवर्तनाची जी अतिशय काटेकुर व्याख्या केली जाते त्या अर्थाने मी ह्या ठिकाणी परिवर्तन हि संज्ञा वापरत आहे व्याख्या नुसार परिवर्तन हि समूळ बदलाची प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेचा कालावधी अतिशय कमी असतो आणि त्या मुळे अपरिस्तिति नाट्यमय रित्या बदलते ते परिवर्तन वेगवान विशाल आणि नजरेत भरणारे असते

उद्योग जगतातील परिवर्तन विषययची उद्गारांनी एकतर विशिष्ट काळा मध्ये मोठ्या प्रमाणावर कर्मचारी कपात करण्या सारखी खूप त्रासदायक रणनीती अथवा सकारात्मक दृष्टीकोनातून नव्या महागड्या तंत्रज्ञानासाठी केलेली मोठी गुतंवणूक अशी टोकाची असता वयक्तिक बदलासाठी परिवर्तनाचे टोकाचे पर्याय अवलंबणे हे सुद्धा अनेकांची आवडती रणनीती आहे जुली ने स्वतःचे वजन कमी करण्यासाठी परिवर्तनक्ताम्क निवड केली असती तर कदाचित तिने अनुसरणास कठीण कठीण असणारी एखादी व्यायाम पद्धती निवडली असती पण ह्या पद्धती साठी तिला दैनंदिन आयुष्यामध्ये खूप बदल करावे लागले असते तिला आठवड्यातील किमान पाच दिवस अर्ध्या तसा साठी तरी आपल्या हृदयाच्या ठोक्यांचा वेग वाढवावं लागला असता

त्याच प्रमाणे तिला काही नवीन कपडे आणि boot घ्यावे लागले असते आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे तिला हे कठीण पद्धती काही आठवडे किंवा महिने सुद्धा कसोटीने पाळावे लागली असती

एका दिवसात धूम्रपान सोडले आणि पुन्हा कधीच cigarette ला स्पर्श केला नाही यासारखी परिवर्तनाची काही उद्धरणे तुम्ही मोठ्या अभिमानाने सांगू शकाल बदल घडवण्यासाठी पटकरलेल्या परिवर्तनाच्या मार्गांची मला कौतुक वाटे पण ते यशस्वी ठरलेतरच एक क्षणात आपले आयुष्य बदलणे हे आत्म विश्वास आणि स्वाभिमान जागवणारे असू शकते परंतु परिवर्तन हा बदलाचा एकमेव मार्ग आहे अशी धारणा करून घेऊन निराश झालेले अनेक लोक मी पाहिजे आहे एखादे आव्हान किंवा साम्यसे कडे शक्य तोपर्यंत दुर्लक्ष्य करण्याची आपली वृत्ती असते आणि जेव्हा परिस्तिथी मुळे नाईलाज होतो आपण सुधारण्यासाठी मोठे पाऊल उचलण्याचा प्रयत्न करतो जरी मोठी झेप यशस्वीतेच्या हिरवळीवर पडली तर आपण स्वतःचे अभिनंदन करतो आणि तसे ते करणेही योग्य आहे परंतु आपण घसरलो किंवा पडलो तर तर त्या मुळे होणारी निराशा आणि वेदना विखारी असते जर तुम्ही खूप शिस्तप्रिया आणि यशस्वी असाल तरी मी पैंज लावायला तयार आहे कि परिवर्तनासाठी प्रयत्न करताना तुम्हाला कधी ना कधी अपयश आले असेलच मग ते झपाट्याने केलेले आहार नियमन असो किंवा एखादे प्रेमळ नाते सुधारण्यासाठी पॅरीस च्या सहलीसारखे योजलेले महागडे उपाय असो परिवर्ताबाबत मोठी समस्या हीच आहे बऱ्याचदा थोड्या काळासाठी यश तुमच्या हाती लागते परंतु सुरवातीचा उत्साह ओसरला नंतर तुम्ही पुन्हा तुमच्या जुन्या मार्ग कडे वळता एक एकी झालेले बदल

त्या पेक्षा अधिक वेगाने प्रयत्न कारने सोडून देता परंतु परिवर्तनाला एक पर्याही आहे हा मार्ग पूर्णतः वेगळा आहे ह्या मध्ये तुमच्या डोंगराची चढण इतकी सौम्य असते

कायदेंमध्ये मध्य स्वागत! बदल साठी अवलंबता येणाऱ्या या पर्यायी पद्धतीला कायदे असे म्हणतात कायदेत असलेल्या सर्वश्रुत असलेल्या मध्ये असललेला

तरी सात्यत्य पूर्ण सुधारण्या साठी छोटी छोटी पावले उचलण्याची अश्या प्रकारची पद्धती सर्व प्रथम america मध्ये मंदी च्या काळात पद्धशीर पणे वापरण्यात अली होती जेव्हा jermany च्या नाझी फौझे कडून एकोणविशे चाळीस मध्ये france चा पाराव झाला त्या वेळी दोन रात्रराष्ट्राना तातडीने यौध्द सामग्री पुरवली पाहिजे याची जाणीव american नेत्यांना झाली त्याच प्रमाणे लवकरच american फौजानंहि युद्धासाठी देश बाहेर जावे लागेल व त्यांना स्वतःचे रणगाडे शास्राश्रे व इतर युद्ध सामग्री लागेल हे सुद्धा american नेत्यांना समजले यासाठी american यौद्ध सामग्री उत्पादकांनी तातडीने व मोठ्या प्रमाणावर दर्जेदार साहित्य उत्पादिक करण्याची गरज निर्माण झाली america च्या अनेक कारखान्या मधील कुशल पर्यावेक्षक american फौजामध्ये दाखल झाल्याने युद्धाची तयारी करनार गुंतले आहे त्या मुळे हे आव्हान अधिकच गंभीर बनले वेळेच्या आणि मनुष्य बाळाच्या या अडचणीतून मार्ग काढण्यासाठी american सरकारने training wiki industryTWI म्हणजेच उद्योगांअंतर्ग प्रशिक्षशन हा व्यवस्थापन अभ्यासक्रम

अपेक्षित निकालांसाठी एखादा संपूर्ण परिवर्तनाच्या मार्गाने जाण्या पेक्षा TWI अभ्यासक्रमाने व्यवस्थापकांना सातत्य पूर्ण सुधारणेच्या नाविन्यपूर्ण मार्गाने जाण्यास उद्युत केले अभ्यासक्रमाच्या मार्गदर्शिकेमध्ये पार्वेक्षकांना सुधारता येऊ शकतील अश्या शंभर गोष्टीवर लक्ष्य केंद्रित करण्याने आव्हान केले होते संपूर्ण विभाचा आराखडा बदलण्याची योजना तयार करू नका किंवा मोठ्या प्रमाणावर नवीन साधन सामग्री बसवण्याबाबतहि विचार करू नका मोठ्या गोष्टी साठी पुरेसा वेळ उपलब्ध नाही त्या ऐवजी उपलब्ध साधन सामग्री व सध्याचे काम ह्या मध्ये कोणत्या सुधारणा करता येऊ शकतील याचाच विचार करा असे मार्गदर्शिके मध्ये म्हटले होते त्या कला मध्ये Dr. W. Advort Deni हे सातत्यपूर्ण सुधारणेचे सर्वात मोठे पुरस्कर्ते होते Deni हे संख्या शास्रज्ञ होते आणि युद्ध सामग्री बनवणाऱ्या american उद्योजकांना

वेळेचे दडपण असल्याने अभिजन वाद आणि अहम मान्यता हे गुण न परवडणारे होते अत्यंत खालच्या पातळीवर काम कारकरणा र्यांपासून तर सर्वोच पदावरील व्यक्ती परंत सर्वाना उत्पादनाचा दर्जा वाढवण्यासाठी आणि अधिक कार्यक्षम उत्पादन करण्यासाठी छोटे छोटे पर्याय सुचविण्यास प्रोसाहन देण्यात आले कर्मचाऱ्यांनी उत्पादक सुधारण्यासाठी सल्ले द्यावे आणि अधिकाऱ्यांनी ह्या सल्ल्याचा आदरपूर्वक व गांभीर्याने विचार करावा यासाठी कारखान्याच्या प्रत्येक मजल्यावर सुचण्या पेट्या ठेवण्यात आल्या सुरवातीला प्राप्त परिस्तितीमुळे असे तत्वज्ञान अंगी करणे कमानीचे अपुरे आहे असे वाटले असेल मात्र ह्या छोट्या marak नी american उद्योग क्षेत्रांच्या उद्पादन क्षेत्रामध्ये विलक्षण गती अली दुसऱ्या महायुद्ध मध्ये दोस्त राष्ट्राचा विजय होण्यात american युद्धसामग्रीचा दर्जा आणि त्यांच्या उत्पादनाचा वेग ह्या दोन गोष्टींचा मोठा वाट होता जेव्हा तुम्ही प्रत्येक दिवशी थोडी सुधारणा करता तेव्हा कालांतराने मोठ्या गोष्टी घडता जेव्हा तुम्ही प्रत्येक दिवशीथोडेसे बदल घडवता तेव्हा कालांतराने तुम्ही संपूर्ण बदल घडू शकता

एके दिवशी एका छोट्या सुधारणेकडे लक्ष द्या हा एकाच मार्ग आहे आणि जेव्हा छोट्या सुधारणा घडत तेव्हा त्या टिकतातच jone udean

त्या वेळी japan च्या पुनर्बांधणीस सुरवात केली होती जर तुम्ही विसाव्या शतकाच्या आखिरीस जपान च्या उद्योग समूहांनी निर्माण केलेल्या वर्चस्वाचे परिचित असाल तर तुम्हालाही वाचून आचार्य वाटेल कियुद्धांतर काळात जपान मधील बहुतांश व्यवसाय व्यवस्थापनातील ढीलाही आणि कर्मचाऱ्यांचे दचळलेले मनोगत ह्या मुळे दबागाईला आले होते व्यवसायांचा दर्जा उंचावण्यासाठी जपानि लोकांची कार्य क्षमता सुधारण्याची गरज असल्याचे journal megadoll (assuming it's a term or name) यांनी ओळखले जपानच्या अर्थ व्यवस्तेची भरभराट होणे megadol यांच्या हिताचे होते कारण japan सक्षम झाला तरच तो फौजांना नियमित पुरवठा करू शकला होता आणि त्या योगी उत्तर koriyaकडून असलेल्या संभाव्य धोक्यापासून स्वरक्षण करू शकणार होता mekarcon यांनी american सरकारमधील बदलाच्या छोट्या छोट्या मार्गांचा अवलंब कररणाऱ्या TWI तज्ज्ञांना japan मध्ये पाचारण केले ज्या वेळी mekarcon छोट्या पावलांचा विचार करत होते त्याच वेळी american हवाई दला तर्फे जवळच्या स्थानिक हवाई तळावर जपानी उद्योग संस्थांकरिता उत्कृष्ट व्यवस्थापन व पर्याव्याश्यक कौशल्याच्या विकासाठी प्रशिक्षक वर्ग सुरु करण्यात आले होते ह्या वर्गाला management training programMTP म्हणजे व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यक्रम नाव देण्यात आले या कार्यक्रमाची रूपरेषा Dr. deny आणि त्यांच्या सहकार्यांनी युद्धाच्या सुरवातीस america मध्ये सुरु केलेलं प्रशिक्षण वर्गाची मिळती जुळती होती japan मधील हजारो उद्योग व्यवस्थापकांनी ह्या अभ्यासक्रमांसाठी नोंदणी केली जपान नि लोकांनाही हा आभ्यासक्रम अशर्यक स्वीकारल त्यांचे औद्योगिक क्षेत्र उद्वस्त झाले होते आणि पूर्णसंकटां करण्यासाठी त्यांच्याकडे पुरेशी सामग्री नव्हती Hello मित्रा कसा आहे मी मजे मध्ये अहो तु सांग तु कसा आहे मी पण एकदम मजेत आणि काय म्हटला बोल काय म्हटल मी म्हणत की कसा आहे तिकडलं तुमचे जे situation तिकडे कसा आहे आता वातावरण कसा आहे

मस्त ठंडी ठंडी हवा चालू आहे आणि हवेत हवेत

covid आला होता तुम्हाला माहितच होता हो माहिती आहे मला तर covid तर तुमाला माहित असेल जसा covid nineteen जे आहे china मधुन फैलला आहे नोव्हेंबर महिन्यात आणि त्या नंतर भारता मध्ये आला मग दोन हजार वीस मध्ये दोन हजार नोव्हेंबर एकोणिस मध्ये चाइना मधुन निगाला आणि तिथून पुर्ण विश्व मध्ये हळू हळू पसरत घेला तसा भारता मध्ये पण पसरत घेला त्या बदल तुमी काय बोलणार जा पद्धतींनी covid nineteen इतकं लोक त्याच्यातुन खुप लोक

आणि त्याच्यात लोकांना खुप त्रास झाला त्याबद्दल तुमी काय बोलणार माझा म्हणणं असा आहे की अह या covid nineteen बदल मला असा ऐकण्यात आले आहे की हा जो covid nineteen आहे दर शंभर वर्षा नंतर येतो ठीक आहे बरोबर आणि हा येवढ अह dangerous आहे खतरनाक आहे अह specially अह मानव जाती साठी आणि animal साठी पण आहे असा नाही की मानव जाती साठीच आहेस animal साठी पण आहे आणि हे जे बनवले गेले होते कोणा द्वारे आपला चाइना द्वारे चाइना जो scientist आहे त्यांचा द्वारे बनवला घेला होता अह हे माहीत नाही कि तेकशासाठी बनवलं गेल होत पण ते चाइनाचा चाइनाचा scientist नेच बनवलं होता तुमच्या म्हणणं काय आहे या covid nineteen बदल या ज्याप्रकारे मला असा वाटले जा पद्धतींनी covid nineteen तिथून चाइना मधुन आलेला आहे आणि तिथून एक अह जो virus आहे कारण चाइना मध्ये खुप खाही लोक खात असतात आणि ते जे

आणी ते चाइना वालाना पण माहीत नव्हतं कि हे फक्त्त त्याचं पुरता रहाणार तर ते पूर्ण विश्वात पसरलं आणि त्याच्यात अह खुप एक अह मोटा effect पडला आणी त्याच्यावर खुप लोक जे आहेत ते मृत्यू मुखी पडले आणी त्याचामुले lockdown लागलं आणि लोकना खूप त्रास जाल आणी त्याचात शाळा, colleges पण अह जे आहे ते बंद झाले होते आणी त्याच्या जा पद्धतींनी मग अह जे online जे असतात colleges, शाळा online सुरू झाले त्या वेळे पासुन मग

आणी त्याचंमुळेमग अह खुप काही काही changes करावं लागल सर्वांना आणी मग अह जे mask आहे ते घालणं सुरू केले आणी कारणप्रत्येक व्यक्ती अह जेव्हा शिंकतो त्याला भीती असते की त्याचा त्याच्या कडे शिंकतात दुसऱ्याला transfer होऊन जाईल तो covid आणि किंवा श्वास जे घेतो त्याचाने air through पसरतो आपलं बॉडी मध्ये मुळे मग अह खुपखाही lockdown मध्ये जे distance maintain करणं असेल social distancing म्हणू शकतो आपण किंवा मग मास्क घालन असेल आणी त्याचा सोबत sanitizer चा वापर करणे कारण आपण कोणाला हात पण नाही लावू शकत असतो त्या वेळेवर आणि प्रत्येक गोष्टी तिथे sanitizer sanitization जे आहे ते करने खुप गरजेच्या होता आणी जे patient असतात त्याना पण खुप त्यावेळेवर खुप काळजी त्यांची गरजेची होती आणी बिलकुल आणि खुप एक कठीण तो एक काळ होता ते कोविडचा आणी तितुन अं त्याचा नंतर बघितला

की त्रास तुम तुम्ही पण बघितला असेल जा पद्धतींनी त्रास त्रास होत होत्या या बदल तुम्ही काय म्हणता

fight केलाशिवाय अपण त्या covid nineteen मधनं निगु शकत नव्हतो जसा की आपण त्या covid nineteen मधुन निघालो आणी आता बरपण आहों तस आतातर तेएवढा नाही सारख चा आहे covid nineteen पण जो दोन वर्षा अगोदरं covid nineteen खुप आह dangerous होत आपला साटी मानव जाती साटी आणी animal साटी पण